फ्लावर चा भाव वीस रुपय अस दिसत आहे व तोंडली चा भाव तीस रुपय अस दिसत आहे.

या दृश्यामध्ये एक प्रकारची सगळे ग्लास एकावर एक रचून ठेवलेले दिसत आहेत.

आंघोळ करण्यासाठी जाताना दिसत आहे व हातामध्ये एक तांब्या घेऊन त्या नदीचे पाणी परत आणताना दिसत आहे या नदीमध्ये एक बोट देखील दिसत आहे.

येथे वेगवेगळ्या प्रकारचे उत्पादने आपल्यावरती लावून आपल्याला शांततेने मसाज केला जातो.